अ विविध अशे अ फुलझाडे आहे डायनिंग टेबल्स आहेत अ बूफे पद्धत आहे.

हे एका गडाचे प्रवेशद्वार दिसत आहे अ बांधकाम किती मजबूत दिसत आहे.

ही एक टेकडी आहे अ तिथून चार पाच माणस टेकडीवर ट्रॅकिंग करत चाललेले दिसत आहेत.

हा इम हा इमारती पुढील रस्ता दिसत आहे. इथे खूप मोठे नारळा सारखे झाडे दिसत आहे.

ती ए_सी बस असावी अंह तिथून जे कंपनीत लोक कामाला जाते त्यांना घेण्यासाठी उभी आहेत.

अस वाटतय हे सिटीचच ठिकाण आहे कारण छोट्या मोठ्या बिल्डिंग पण दिसत आहेत.